बोट जहाज आ हैं डोंगराळ भाग दिसत आहे इथे.

मेट टाकलेला आहे मोठे खांब आहेत तिथे--

टेबल आहे एक हे ठेवलेले आहे फळ्या टाईप ठेवलेले आहे तिथे.

मोठे-मोठे झाडे आहेत खेलनी लवलेली आहे ग्रिल आहे येल्लो कलर चा.

विहीर आहे आजुबाजूला झाड आहेत.

तुळशीच झाड आहे वेल आहे आजुबाजूला तिथे परिसर आहे बाकडा आहे चॉकलेटी.

चॉक्लेटी कलर ची त्याला पांढर्‍या कलर नी रंगवल आहे.